आणि अशा जीवनामध्ये आपल्याला अनेक वस्तूंची गरज भासते त्यासाठी मोठमोठ्या शहरांमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स असतात तसेच मोठे मोठे मॉल सुद्धा असतात.

विद्यालयांमध्ये किंवा ग्रंथालयांमध्ये पुस्तक आणि ग्रंथ यांची उपलब्धता असते वाचन हे सर्वांसाठी खूप महत्त्वाच असत आपण पुस्तकांचे वाचन करायला हवं.

त्या ठिकाणी आवश्यक अशी साधनसामग्री आपल्याला लागत असते महत्त्वाच म्हणजे स्लॅब बांधल्या शिवाय घराच बांधकाम पूर्ण होत नाही आणि महत्त्वाचा भाग असतो.

ट्रेकिंग कार किंवा बाईक राईड हे निसर्ग दर्शनाचे काही पर्याय असले तरी रोपवे काहीतरी वेगळं देऊन जातो.